आणि तिथे खूप छान रॅक लागलेल आहेत त्याच्यामधे फल फ्रुट लावलेले आहेत.

आणि तिथे बॅग पण दिसत आहे लोकांची.

आणि त्याला लय भारी शेप दिलेला आहे.

आणि त्याच्यासमोर गार्डन आहे आणि ते लय मोठ गार्डन आहे.

आणि तिथं हिरवं हिरवं झाडं पण आहेत.

डॉक्टर ची कपडेपण घातले अस दिस--

हे एक नदी दिसत आहे आणि त्याच्यामध्ये माणसं--

दगडपण दिसत आहे आणि त्याचावर वातावरण खूप छान दिसत आहे.

आणि त्याच्या आजूबाजूला झाड पण दिसत आहेत.